माझ्या प्रिय देशवासीयांनो आपणा सर्वांना नमस्कार
सुट्ट्यांच्या काळात अनेक गोष्टी करायचे आपण ठरवतो
कार्यक्रम आखतो आणि ह्या सुट्ट्यांच्या काळात हंगाम असतो आंब्याचा म्हणून मनात येते की आंब्याचा आस्वाद घ्यावा असेही वाटते की दुपारी थोडी वामकुक्षी करता आली तर बरं होईल
पण यावेळी कडक उन्हाळ्याने चहूकडे हा आनंद हिरावून घेतला आहे
देशभरात काळजीचे वातावरण असणे हे स्वाभाविक आहे
आणि त्यातही जेव्हा सतत दुष्काळ पडतो तेव्हा जलसाठे आटतात
कधी कधी अतिक्रमणामुळे कधी मार्ग अरुंद झाल्यामुळे अडथळे आल्यामुळे येणाऱ्या जलप्रवाहात बाधा आल्यामुळे जलाशयात क्षमतेपेक्षा कमी जलसंचय होतो
आणि वर्षांनुवर्ष हेच होत राहिल्याने जलधारण क्षमता कमी होते
दुष्काळावर मात करण्यासाठी पाण्याच्या दुर्भिक्षावर मात करण्यासाठी राज्य सरकारे आपल्या पातळीवर प्रयत्न करतात
हे असले तरीही मी पाहिले आहे की नागरिकही यासाठी खूप चांगले प्रयत्न करतात
अनेक गावांमध्ये याबद्दल जागरुकता दिसते आणि पाण्याची खरी किंमत तेच जाणतात ज्यांनी जलदुर्भिक्षाच्या संकटाचा सामना केला आहे
आणि अशा ठिकाणी पाणी वाचवण्याबद्दल संवेदनशीलता असते आणि त्याबद्दल काही करण्याची सक्रीयताही असते
काही दिवसांपूर्वीच मला सांगण्यात आले की महाराष्ट्रातल्या अहमदनगर जिल्ह्यातील हिवरे बाजार ग्रामपंचायत आणि तिथल्या गावकऱ्यांनी पाणी हा विषय अत्यंत संवेदनशील रितीने हाताळला आहे
पाणी साठवण्याची इच्छा असणारी अनेक गावं सापडतील पण त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून पूर्ण पीक पद्धतीत बदल केला
अशी पिकं ज्यांना अधिक पाणी लागते उस असो केळी असोत अशा पिकांची लागवड न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला
हे ऐकायला फार सोपे वाटते पण वाटते तितके हे सोपे नाही
सर्वांनी मिळून केवढा मोठा संकल्प केला असेल एखाद्या कारखान्यात पाण्याचा वापर अधिक होत असेल तर त्या कारखानदाराला तुझा उद्योग बंद कर कारण त्याला जास्त पाणी लागते असे सांगितले तर त्याचा काय परिणाम होईल हे आपण जाणता
पण हे माझे शेतकरी बांधव पहा त्यांना वाटले उसाला खूप पाणी लागते मग ऊसाची लागवड करु नका त्यांनी लागवड बंद केली आणि अशी फळे भाज्या ज्यांना कमी पाणी लागते त्यांची लागवड करण्याचा निर्णय त्यांनी घेतला
तुषार सिंचन ठिबक सिंचन जलसंधारण जलपुनर्भरण याबाबतीत त्यांनी पुढाकार घेतला आणि त्यामुळे पाण्याच्या कमतरतेवर मात करण्यासाठी आज हे गाव स्वबळावर उभे राहिले आहे
बरोबर आहे की मी तुम्हाला हिवरेबाजार या छोट्याशा गावाबद्दल सांगतो आहे पण अशी अनेक गावं असतील अशा सर्व गावकऱ्यांचे त्यांच्या या उत्तम कामाबद्दल मी कौतुक करतो त्यांना शुभेच्छा देतो
मला कुणीतरी सांगितले की मध्य प्रदेशात देवास जिल्ह्यात गोरवा ग्रामपंचायत आहे
या ग्रामपंचायतीने प्रयत्नपूर्वक अभियान हाती घेतले ते शेततळ्यांच्या निर्मितीचे
सुमारे सत्तावीस शेततळी त्यांनी बांधली
परिणामी भूजल पातळी वाढली पाण्याचा स्तर वर आला
जेव्हा पिकांना पाण्याची गरज भासली तेव्हा पाणी मिळाले आणि मोठमोठाले आकडे त्यांनी सांगितले
शेतीपासून त्यांना मिळणाऱ्या उत्पन्नात वीस टक्क्यांची वाढ झाली
पाण्याची बचत तर झालीच शिवाय पाण्याची पातळी वाढल्यामुळे पाण्याच्या गुणवत्तेत सुधारणा होते
आणि जगभर असे सांगितले जाते की पिण्याचे शुद्ध पाणी ढोबळ राष्ट्रीय उत्पन्नाच्या वाढीचे कारण ठरते
आरोग्यही त्यामुळे उत्तम राहाते
कधी कधी असे वाटते की जेव्हा भारत सरकार लातूरला रेल्वेने पाणी पोचवते तेव्हा जगासाठी ती एक बातमी होते
हे खरे आहे की ज्या वेगाने रेल्वेने हे काम केले त्याबद्दल रेल्वेचे अभिनंदन करायला हवे पण ते गावकरीही अभिनंदनासाठी पात्र आहेत मी तर म्हणेन की त्यांचे विशेष अभिनंदन करायला हवे
पण असे अनेक उपक्रम नागरिकांकडून राबवले जातात जे कधी समोर येत नाहीत
सरकारने एखादी चांगली मोहीम राबवली तर कधी कधी त्याला प्रसिद्धी मिळतेही पण आपल्या आजूबाजूला आपण पाहिले तर लक्षात येईल की दुष्काळावर मात करण्यासाठी कशाप्रकारे नवनवीन उपाययोजनांमधून लोक या समस्येवर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करतात
कितीही संकटे येवोत पण एखादी चांगली गोष्ट कळली तर सारं संकट दूर झाल्याची भावना मनात निर्माण होते हा मनुष्य स्वभाव आहे
यंदाच्या पावसाळ्यात 106 ते 110 टक्के पाऊसमान असेल ही शक्यता सर्वत्र कळली आणि ह्या बातमीने जणू एखादा शांती संदेशच सर्वांना मिळाला
पाऊस यायला अजून वेळ आहे पण चांगला पाऊस होणार ही बातमी चैतन्य घेऊन आली
पण माझ्या प्रिय देशवासीयांनो यंदा पाऊस चांगला पडणार ही बातमी आपल्यासाठी जितकी आनंद देणारी आहे तितकीच आपल्या सगळ्यांसाठी एक संधी निर्माण करणारी आहे
एक आव्हान निर्माण करणारी आहे
गावागावात पाणी वाचवण्यासाठी एखादी मोहीम आत्तापासूनच आपण हातात घेऊ शकतो का शेतकऱ्यांना मातीची गरज असते
शेतात पिकांसाठी ती उपयोगी ठरते
मग गावातल्या तळ्यातला गाळ काढून तो आम्ही शेतात टाकला तर शेतीसाठी फायदा होईलच त्याचबरोबर तळ्यात पाणी साठण्याची क्षमता वाढेल
सिमेंटच्या रिकाम्या गोण्यांमधून खताच्या रिकाम्या पोत्यांमधून दगड आणि माती भरुन आपण ते पाणी वाहून जाण्याच्या मार्गावर टाकले तर पाणी अडवता येईल का पाणी पाच दिवस साठेल सात दिवस साठेल ते पाणी जमिनीत मुरेल
जमिनीतली पाण्याची पातळी वाढेल
आमच्या विहींरींमध्ये पाणी येईल
जेवढे पाणी अडवता येईल तेवढे अडवायला हवे
पावसाचे पाणी गावात पडणारे पाणी गावात राहील
साऱ्यांनी मिळून संकल्प केला तर सामुहिक प्रयत्नांमधून हे शक्य आहे
आज आपल्यापुढे पाण्याचे संकट आहे
दुष्काळाची स्थिती आहे पण येणारा महिनादीड महिन्याचा काळ आपल्या हातात आहे
आणि मी तर नेहमी सांगतो की कधी आपण पोरबंदर महात्मा गांधीजींच्या जन्म स्थानी गेलो तर वेगवेगळी ठिकाणे आपण बघतो
पण तिथे बघण्यासारखी आणखी एक महत्त्वाची जागा आहे
पावसाचे पाणी साठवण्यासाठी घराखाली कशा टाक्या बांधल्या आहेत
या दोनशे वर्ष जुन्या आहेत आणि त्यात साठणारे पाणी किती शुद्ध राहते हे बघण्यासारखे आहे
श्रीमान कुमार कृष्णा यांनी मायगोव वर एक मुद्दा मांडला आहे आणि एका अर्थाने कुतूहल प्रगट केले आहे
ते म्हणतात की आमच्या हयातीत गंगास्वच्छता मोहिम पूर्ण होणे शक्य आहे का त्यांना वाटणारी चिंता साहाजिक आहे कारण जवळजवळ गेल्या तीस वर्षांपासूनच हे काम सुरु आहे
अनेक सरकारे आली अनेक योजना आखण्यात आल्या यासाठी खूप पैसाही खर्च झाला
आणि म्हणून कुमार कृष्णा यांच्या प्रमाणेच देशातल्या कोट्यवधी नागरिकांच्या मनात हा प्रश्न निर्माण होणे साहाजिक आहे धर्मावर श्रद्धा असणाऱ्यांसाठी गंगा मोक्षदायिनी आहे
गंगेचे हे महात्म्य मला मान्य आहेच पण त्याही पेक्षा गंगा जीवनदायिनी आहे असे मी मानतो
गंगा आम्हाला भाकरी देते
गंगा आम्हाला रोजगार देते गंगेकडून आम्हाला जगण्यासाठी नवी शक्ती मिळते
गंगा जशी वाहते तशी देशाच्या आर्थिक घडामोडींना एक नवी गती देते
एका भगीरथाने आपल्याला गंगा आणून दिली
पण तिला वाचवण्यासाठी कोट्यवधी भगीरथांची आज गरज आहे
लोक सहभागाशिवाय ही मोहिम कधीही यशस्वी होणार नाही
आणि म्हणून गंगेच्या स्वच्छतेसाठी आपण सर्वांनी बदल घडवणारे चेंज एजंट व्हायला हवे
पुन्हा पुन्हा वारंवार हे सांगावे लागेल
सरकारी पातळीवर याबाबतीत अनेक प्रयत्न सुरु आहेत
गंगेकाठी असणाऱ्या राज्यांकडून यासाठी सहकार्य मिळवण्याचे प्रयत्न होत आहेत
सामाजिक तसेच स्वयंसेवी संघटनांना त्यात सहभागी करण्याचे प्रयत्न होत आहेत
गंगेचा प्रवाह गंगेचा पृष्ठभाग स्वच्छ ठेवण्यासाठी आणि गंगेच्या पाण्यात होणारे औद्योगिक प्रदूषण थांबवण्यासाठी अनेक पावले उचलली गेली आहेत
गंगेच्या पात्रात नाल्यांमधून रोज घनकचरा मोठ्या प्रमाणात वाहात येतो
हा कचरा स्वच्छ करण्यासाठी वाराणसी अलाहाबाद कानपूर पटणा अशा जागी पाण्यावर तरंगणारा कचरा स्वच्छ करण्याचे काम ट्रॅश स्कीमर मदतीने केले जाते
सर्व स्थानिक प्रशासन संस्थांना हे उपलब्ध करुन देण्यात आले आहे आणि त्यांनी त्याचा वापर करुन कचरा साफ करावा असे आवर्जून सांगितले गेले आहे
आणि नुकतेच मला सांगण्यात आले की जिथे चांगल्या पद्धतीने हे प्रयत्न होत आहेत त्याठिकाणी रोज तीन टन ते अकरा टन कचरा काढला जातो
म्हणजेच हे खरे आहे की इतक्या मोठ्या प्रमाणावर होणारी घाण वाढण्यापासून थांबली आहे
येत्या काळात आणखी काही ठिकाणी ट्रॅश स्कीमर बसवण्याची योजना आखण्यात आली आहे
गंगेच्या आणि यमुनेच्या काठावर राहणाऱ्या लोकांना लवकरच त्याचा अनुभव येईल
औद्योगिक प्रदूषणाला आळा घालण्यासाठी कागदलगदा उद्योग मद्यनिर्मिती करणारे कारखाने आणि साखर कारखाने यांच्याबरोबर एक कृती आराखडा तयार करण्यात आला आहे
त्याची अंमलबजावणी काही प्रमाणात सुरु झाली आहे
त्याचे चांगले परिणाम होतील असे आज तरी मला वाटतेय
मला हे ऐकून आनंद झाला की उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशातील मद्यनिर्मिती कारखान्यांनी शून्य द्रव विसर्ग झेरो लिक्विड डिस्चार्ज याबाबतीत यश मिळवले आहे
काही अधिकाऱ्यांनी गेल्या काही दिवसात ही माहिती मला दिली
कागद कारखान्यांमधून पडणारा टाकाऊ द्रव्यांचा विसर्ग आता जवळजवळ बंद होण्याच्या मार्गावर आहे
आपण योग्य दिशेने पावले टाकत आहोत याचेच हे लक्षण आहे आणि एक प्रकारे जागरुकताही वाढली आहे
आणि मी बघितले आहे की केवळ गंगेच्या काठावर राहणारीच नव्हे तर दूरवरच्या दक्षिण भागातली एखादी व्यक्ती मला भेटते तेव्हा ती अवश्य म्हणते साहेब गंगा स्वच्छ होईल ना सर्वसामान्य लोकांचा हाच विश्वास गंगा स्वच्छतेच्या मोहिमेला यश मिळवून देईल
गंगा स्वच्छ करण्याच्या कामात नागरिक दान देत आहेत
एका उत्तम रितीने हे काम सुरु आहे
माझ्या प्रिय देशवासियांनो
आज 24 एप्रिल
हा दिवस भारतात पंचायत राज दिवस म्हणून साजरा केला जातो
याच तारखेला आमच्या देशात पंचायत राजव्यवस्थेला सुरुवात झाली होती
आणि हळूहळू पूर्ण देशभर पसरलेली पंचायत राज प्रणाली आमच्या लोकशाही शासन यंत्रणेचा एक महत्त्वाचा घटक म्हणून आज यशस्वी रितीने काम करीत आहे
14 एप्रिल रोजी डॉ
बाबासाहेब आंबेडकरांची 125वी जयंती आपण साजरी केली आणि आज 24 एप्रिल रोजी पंचायत राज दिवस साजरा करत आहोत
हा एक सुंदर योग आहे
ज्या महापुरुषाने
भारताला संविधान दिले त्या महामानवाच्या जयंतीपासून आज 24 एप्रिल पर्यंत आमच्या संविधानातील महत्वाचा भाग असणाऱ्या गाव या घटकाला जोडण्याची प्रेरणा मिळण्यासाठी केंद्र शासनाने राज्य शासनाच्या सहकार्याने 14 एप्रिल ते 24 एप्रिल पर्यंत दहा दिवसांच्या काळात ग्रामोदय ते भारतउदय हे अभियान राबवले
14 एप्रिल रोजी डॉ
आंबेडकर यांच्या जयंतीदिनी त्यांचे जन्मस्थळ असणाऱ्या महू या ठिकाणी जाण्याची संधी मला मिळाली हे मी माझे सुदैव मानतो
त्या पवित्र भूमीला नमन करण्याची संधी मिळाली आणि आज 24 तारखेला मी झारखंड राज्यात जिथे सर्वाधिक संख्येने आमचे आदिवासी बंधु भगिनी राहतात त्या राज्यात मी पंचायत राज दिवस साजरा करणार आहे
आणि दुपारी तीन वाजता देशभरातील सर्व पंचायत संस्थांशी संवाद साधला
या अभियानानं जागरुकता निर्माण करण्याचे एक मोठे काम केले आहे
हिंदुस्थानातील कानाकोपऱ्यात गाव पातळीवर लोकशाही संस्था कशा सशक्त होतील गाव स्वयंपूर्ण कसं होईल गाव स्वत आपल्या विकासाच्या योजना कशा बनवेल मूलभूत सोयी सुविधा महत्वाच्या असतील सामाजिक सोयी सुविधा महत्त्वाच्या असतील शाळेतून विद्यार्थ्यांची गळती होणार नाही
मुलगी वाचवामुलगी शिकवा मोहीम यशस्वीरित्या राबवली जाईल
मुलीचा वाढदिवस साऱ्या गावाचा उत्सव व्हायला हवा
अशा अनेक योजना आहेत
काही गावांमध्ये अन्नदानाचा उपक्रम हाती घेतला गेला
हिंदुस्थानातल्या इतक्या गावांमधून इतके विविध कार्यक्रम दहा दिवस चालणारे बहुधा असं फार कमी वेळा होतं
मी सर्व राज्य सरकारांचं सरपंचांचं अभिनंदन करतो त्यांनी फार मौलिक पध्दतीने नाविन्य पूर्ण मार्गाने गावाच्या हितासाठी गावाच्या विकासासाठी लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी ही मोहिम मला सुसंधीत परिवर्तित केली
गावांमधून जी जागरुकता आली आहे तीच भारतउदय याची शाश्वती आहे
भारतउदय चा आधार ग्राम उदय हाच आहे
म्हणूनच ग्राम उदय यावर भर दिला तर इच्छित परिणाम आपण मिळवल्याशिवाय राहणार नाही
मुंबईहून शर्मिला घारपुरे यांनी फोन केला आणि त्यांच्या मनातली चिंता व्यक्त केली
माननीय पंतप्रधान नमस्कार
मी मुंबईहून शर्मिला घारपुरे बोलत आहे
शाळा आणि महाविद्यालयीन शिक्षणाबाबत माझा प्रश्न आहे
शिक्षण क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून सुधारणांची गरज आहे
योग्य शाळा किंवा कॉलेज उपलब्ध नसणे किंवा शिक्षणाचा दर्जा नसणे
मुलांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्यांना अनेक मुलभूत गोष्टी माहित नसतात
यामुळे जगात आपली मुलं मागे राहतात
याबाबत आपले विचार काय आहेत आणि या क्षेत्रात कोणत्याप्रकारे आपण सुधारणा आणू इच्छिता याबाबत कृपा करुन सांगा
धन्यवाद
ही अशी काळजी वाटणं साहजिक आहे
आज प्रत्येक कुटुंबात आई वडीलांचे सर्वात मोठं स्वप्न असते ते म्हणजे मुलांचं शिक्षण
घर गाडी या गोष्टी त्यानंतर आणि भारतासारख्या देशात नागरिकांच्या मनात अशी भावना असणे ही फार मोठी शक्ती आहे
मुलांना शिकवायचे सुशिक्षित करायचे चांगले शिक्षण कसे मिळेल याची चिंता पालकांना वाटावी याचे प्रमाण वाढले पाहिजे आणि मी असे मानतो की ज्या कुटुंबांमध्ये ही जागरुकतेची जाणीव असते त्याचा परिणाम शाळेवर पडलेला दिसतो
शिक्षकांवर पडलेला दिसतो आणि त्या मुलांमध्येही ही जाणीव निर्माण होते की हे ध्येय गाठण्यासाठी मी शाळेत जातोय आणि यासाठी मी सर्व पालकांना मातापित्यांना आवर्जून सांगेन की आपल्या मुलाच्या शालेय घडामोडींकडे लक्ष द्या वेळ काढून त्याबद्दल मुलाशी बोला आणि जर एखादी गोष्ट जाणवली तर स्वत शाळेत जा आणि शिक्षकांशी बोला
ही तुमची दक्षता आपल्या शालेय व्यवस्थेतील काही त्रुटी कमी करु शकेल आणि लोक सहभागामुळे हे होईलच
आपल्या देशात प्रत्येक सरकारने शिक्षण या मुद्यावर भर दिला आहे
प्रत्येक सरकारने आपापल्या पध्दतीने त्यासाठी प्रयत्नही केले आहेत
आणि हेही खरं आहे की बराच काळ आमचे लक्ष या गोष्टीवर राहिले की शिक्षण संस्था उभ्या रहाव्यात शिक्षण व्यवस्थेचा विस्तार व्हावा शाळा तयार व्हाव्यात महाविद्यालयं तयार व्हावीत शिक्षकांची भरती व्हावी अधिकाधिक मुले शाळेत यावीत
चहूबाजूला शिक्षणाचा प्रसार करण्याला आम्ही प्राधान्य दिले आणि ते आवश्यकही होते
पण आता जेवढे महत्व विस्ताराचे आहे त्यापेक्षा अधिक ते आमच्या शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांचे आहे
विस्ताराचे एक फार मोठे काम आपण केले आहे
आता आपल्याला गुणवत्तापूर्ण शिक्षणावर लक्ष केंद्रीत करायचे आहे
साक्षरता मोहिमेकडून दर्जेदार शिक्षण हे आता आमचे प्राधान्य असायला हवे
आजवर मोजणी झाली आराखड्याची आता लक्ष द्यायचे आहे परिणामावर
शाळेत किती मुले आली हे आजवर प्राधान्यानं पाहिले गेले
आता साक्षरतेपेक्षा शिक्षणाकडे अधिक लक्ष द्यावे लागेल
मुलांची पट नोंदणी करा पट नोंदणी करा ह्या मंत्राचा आजवर उच्चार केला गेला
आता जी मुले शाळेल आली आहेत त्यांना चांगले शिक्षण योग्य शिक्षण मिळेल यावर आम्हाला लक्ष केंद्रीत करावं लागेल
या सरकारच्या अर्थसंकल्पातही आपण पाहिले असेल चांगले शिक्षण देण्यावर भर देण्याचा प्रयत्न केला गेला आहे
फार मोठा पल्ला गाठायचा आहे हे खरे आहे पण शर्मिलाजींनी सांगितलेली गोष्ट खरी आहे की आमच्यात आमूलाग्र बदल घडवण्याची गरज आहे
आपण पाहिले असेल की यावेळच्या अर्थसंकल्पात वेगळा मार्ग निवडण्याचे काम झाले आहे
दहा सरकारी विश्वविद्यालये आणि दहा खाजगी विश्वविद्यालये यांना सरकारी नियंत्रणातून मुक्त करुन आव्हानात्मक स्पर्धात्मक स्तरावर येण्याबद्दल सांगण्यात आल्याचं या अर्थसंकल्पात आपल्याला दिसेल
सर्वोत्कृष्ट विश्वविद्यालये सर्वोत्कृष्ट विद्यापीठे होण्यासाठी आपण काम करु इच्छिता सांगा
त्यांना पूर्ण स्वातंत्र्य देण्याच्या उद्देशाने ही योजना आणली गेली आहे
भारतीय विद्यापीठे जागतिक पातळीवर स्पर्धा करणारी विद्यापीठे होऊ शकतात
व्हायलाच हवीत
त्याबरोबरच शिक्षणाला जितके महत्त्व आहे
तितकेच कौशल्याला सुद्धा आहे
त्यासाठी आता शिक्षणात तंत्रज्ञानाची भूमिका महत्त्वाची ठरेल
दूरशिक्षण तंत्रज्ञान प्रणाली आमच्या शिक्षण व्यवस्थेला सुलभ करेल आणि लवकरच नजिकच्या भविष्यकाळात त्याचे परिणाम आपल्याला दिसतील असा मला विश्वास आहे
गेल्या बऱ्याच दिवसांपासून एका मुद्याबद्दल नागरिक मला विचारत आहेत
वेब पोर्टल MyGovवर ते लिहितात काही जण माझ्या नरेंद्र मोदी एपवर लिहितात आणि यात बहुसंख्य युवावर्ग लिहीत असतो
माननीय पंतप्रधान नमस्कार मी बिजनोरहून मोना कर्णवाल बोलत आहे
आजच्या काळातल्या युवकांसाठी शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्राचंही मोठं महत्त्व आहे
त्यांच्यात संघभावना असायला हवी चांगले नेतृत्वगुण असायला हवेत ज्यामुळे त्यांचा सर्वांगिण विकासही होईल
मी हे स्वानुभवावरुन बोलत आहे
कारण मी स्वत भारत स्काऊटस् आणि गाईडमधे होतो आणि त्याचा माझ्या जीवनावर खूपच चांगला परिणाम झाला
आपण जास्तीत जास्त युवकांना प्रोत्साहित करावे अशी माझी इच्छा आहे आणि सरकारनेही एनसीसी एनएसएस आणि भारत स्काऊटस् अँड गाईडस्ला प्रोत्साहन द्यावे
आपण मला इतक्या सूचना पाठवल्यात
एक दिवस माझ्या मनात आले की आपल्याशी बोलण्याआधी यासर्व मंडळींशी बोलून घ्यावे
यासाठी तुमचाच दबाव होता तुमच्याच सूचना होत्या त्याचा परिणाम असा झाला की नुकतीच एक बैठक मी बोलावली होती
त्या बैठकीत एनसीसी एनएसएस यांचे प्रमुख स्काऊट आणि गाईडचे प्रमुख रेड क्रॉस आणि नेहरु युवा केंद्राचे प्रमुख यांना बोलावले होते
आणि जेव्हा मी त्यांना विचारले की याआधी आपली अशी बैठक कधी झाली होती त्यावर त्यांचे उत्तर होते की देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजवर अशा प्रकारची ही पहिलीच बैठक आहे
म्हणूनच या साऱ्या कामांच्या संदर्भात ज्या युवा वर्गाने युवा मित्रांनी माझ्याकडे आग्रह धरला त्या सर्वांचे मी आभार मानतो
त्यांच्या सूचनांचा परिणाम म्हणून ही बैठक मी बोलावली आणि या अधिकाऱ्यांना मी भेटलो हे फार चांगले झाले असे मला वाटते
यात मोठ्या प्रमाणावर समन्वयाची गरज आहे हे मला जाणवले
आपाआपल्या पातळीवर खूप कामं होत आहेत पण सामुहिक स्वरुपात संघटित स्वरुपात आमच्या संघटनांनी काम केले तर त्याचा किती मोठा परिणाम मिळून शकतो
आणि केवढा विस्तार आहे त्यांचा किती कुटुंबांपर्यंत त्या गेल्या आहेत पोहचल्या आहेत
यांचा आवाका परीघ बघून मला फार समाधान वाटले
आणि त्यांच्यातही उत्साह दांडगा दिसला काही तरी करण्याचा
आता हे खरे आहे की मी स्वत एनसीसी म्हणजे राष्ट्रीय छात्र सेनेचा कॅडेट होतो
त्यामुळे मला हे ठाऊक आहे की अशा संघटनांमुळे एक नवी दृष्टी मिळते प्रेरणा मिळते
एक राष्ट्रीय दृष्टीकोन वाढीला लागतो
मला लहानपणी त्याचा लाभ मिळाला आणि हेही मी मानतो की अशा संघटनांमध्ये नवी चेतना भरली पाहिजे
नवी शक्ती भरली पाहिजे
या बैठकीत काही मुद्दे मी त्यांच्या समोर मांडले
मी त्यांना सुचवले की या हंगामात जलसंचय पाणी साठवण्याचे काम आपल्या तरुणांनी संघटनांनी का करु नये कितीतरी प्रभाग कितीतरी जिल्हे आपण हागणदारी मुक्त करण्यात प्रयत्नपूर्वक यश मिळवले
लोकांना शौचासाठी उघड्यावर जाण्यापासून थांबवले
देश जोडण्यासाठी कोणते कार्यक्रम आखू शकतो आमच्या सर्व संघटनांचे मिळून एक समान युवागीत कोणते असेल अनेक गोष्टींवर त्यांच्याशी बोलणे झाले
मी आज आपल्याला आवर्जून सांगेन आपणही मला सांगा अगदी नेमके उपाय नेमक्या सूचना पाठवा
आपल्याकडे अनेक युवा संघटना कार्यरत आहेत त्यांच्या कार्यपद्धतीत कार्यक्रमांमध्ये काय नाविन्य आणता येईल माझ्या नरेंद्र मोदी एपवर आपण हे लिहीलंत तर ते योग्य जागी मी पोचवेन आणि मला वाटते की या बैठकीनंतर या सर्व गोष्टींना एक गती मिळेल
हे मला वाटते आणि या सर्वांबरोबर स्वतला समाविष्ट करावे असे आपल्याही मनात येईल असे होईलच
माझ्या प्रिय देशवासियांनो आपणा सर्वांना विचार करायला भाग पाडेल अशी एक गोष्ट मला सांगायची आहे
आम्हा सर्वांना जागृत करणारी ही गोष्ट आहे असे मला वाटते
आपण पाहिले असेल की आपल्या देशाची राजकीय अवस्था अशी आहे की मागच्या अनेक निवडणुकांच्या वेळी कोणता पक्ष किती गॅस सिलेंडर देईल यावर चर्चा होत असे
12 सिलेंडर की 9 निवडणुकीच्या काळात हा एक महत्त्वाचा मोठा विषय ठरत असे
आणि प्रत्येक राजकीय पक्षाला असे वाटायचे की मध्यमवर्गीय लोकांपर्यंत निवडणुकीच्या वाटेने पोचायचे असेल तर गॅस सिलेंडर हा मोठा महत्त्वाचा विषय आहे
दुसऱ्या बाजूला अर्थतज्ञांचा आग्रह असायचा की अनुदानात कपात करा
त्यासाठी अनेक समित्या स्थापन झाल्या
गॅस सिलेंडरवरचे अनुदान कमी करण्यासाठी या समित्यांसमोर अनेक प्रस्ताव येत असत
सूचना येत असत
या समित्यांवर कोट्यवधी रुपये खर्च होत असत मात्र मूळ मुद्दा तसाच राहात असे
हा सार्वत्रिक अनुभव आहे
पण या चौकटीच्या बाहेर जाऊन कधी विचार केला गेला नाही
आज माझ्या देशवासियांनो आपल्यासमोर माझा हिशोब मांडताना मला आनंद होतो आहे
मी वेगळाच मार्ग निवडला आणि तो मार्ग होता जनता जनार्दनावर विश्वास टाकण्याचा
कधी कधी आम्ही राजकीय नेत्यांनी स्वतवर विश्वास ठेवण्यापेक्षा आपल्या लोकांवर अधिक विश्वास ठेवायला हवा
मी जनता जनार्दनावर विश्वास ठेवून एकदा असेच म्हणालो होतो की वर्षभरात 1500 2000 रुपयांचा वाढीव खर्च आपण सहन करु शकतो तर मग गॅस सिलेंडरवर मिळणारे अनुदान आपण का सोडून देत नाही ते अनुदान एखाद्या गरीबाला उपयोगी पडेल
हे मी असेच बोललो होतो पण आज मी अत्यंत अभिमानपूर्वक आपल्याला सांगू शकतो
माझ्या देशवासियांबद्दल मला अभिमान वाटतो
एक कोटी कुटुंबांनी स्वेच्छेने गॅस अनुदान घ्यायचे नाकारले आहे
आणि हे अनुदान सोडणारे कुणी श्रीमंत निवृत्त लिपीक कुणी शेतकरी कुणी किरकोळ दुकानदार असे मध्यमवर्गातले निम्नमध्यम वर्गातले लोक ज्यांनी गॅस सिलेंडरवर मिळणारे अनुदान सोडून दिले आहे
आणखी एक वैशिष्ट्य बघा हे अनुदान सोडण्यासाठी मोबाईल फोनवरच्या एपचा वापर करणे शक्य होते दूरध्वनीवरुन मिस्ड कॉल देऊन करणे शक्य होते अनेक मार्ग होते
पण याचा धांडोळा घेतला गेला तेव्हा असे लक्षात आले की या एक कोटी लोकांपैकी 80 टक्के नागरिक असे होते की जे त्यांच्या वितरकाकडे स्वत गेले रांगेत उभे राहीले आणि आपले गॅस सिलेंडरवरचे अनुदान त्यांनी लेखी स्वरुपात परत केले
माझ्या प्रिय देशवासियांनो ही काही लहान गोष्ट नाही
सरकारने एखाद्या करात थोडी सवलत दिली तर आठवडाभर दूरचित्रवाणी आणि वर्तमानपत्रातून त्या सरकारची प्रशंसा ऐकू येते
एक कोटी कुटुंबांनी अनुदान सोडून दिले
आमच्या देशात अनुदान म्हणजे अधिकार असे समीकरण असताना अनुदान नाकारले
त्या एक कोटी कुटुंबांना मी सर्वप्रथम वंदन करतो त्यांचे आभार मानतो कारण एक नवा एक वेगळा विचार करायला त्यांनी राजकीय नेत्यांना भाग पाडलं आहे
या एका घटनेने देशातील अर्थतज्ञांना नव्या पद्धतीने विचार करायला भाग पाडले आहे
आणि जगभरचे अर्थतज्ञ जे असे झाले तर असे होईल हे केले तर ते मिळेल अशी आर्थिक समीकरणे मांडत असतात त्यांच्यासाठी सुद्धा त्यांच्या विचार करण्याच्या कक्षेच्या बाहेरची ही घटना म्हणावी लागेल
यावर कधी ना कधी विचार करावाच लागेल
एक कोटी कुटुंबांनी गॅस अनुदान सोडणे आणि त्याबदल्यात कोट्यवधी गरीब कुटुंबांना गॅस सिलेंडर मिळणे
एक कोटी कुटुंबांनी अनुदान सोडल्यामुळे काही रुपये वाचणे हे वरवर पाहता तसे महत्त्वाचे वाटत नाही
महत्त्वाचे हे आहे की जनतेवर विश्वास ठेवला तर हाती केवढे मोठे यश लागू शकते
मी विशेषत सर्व राजकीय वर्गाला आज आवर्जून सांगेन की प्रत्येक ठिकाणी लोकांवर विश्वास ठेवण्याची किमान एक तरी गोष्ट आपण करु या
आपण कधी विचारही केला नसेल असा परिणाम आम्हाला मिळेल
या दिशेला आपण जायला हवे
आणि मला तर नेहमी वाटते की जसे माझ्या मनात आले की तृतीय आणि चतुर्थ श्रेणीच्या नोकरीसाठी मुलाखत का घ्यावी ज्यांनी परीक्षा देऊन गुण मिळवले आहेत ते पाठवले आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवा
कधी कधी मला असेही वाटते की असे आपण घोषित करु या की रेल्वेच्या ह्या एका मार्गावर कुणीही तिकीट तपासनीस नसेल
बघूया तर ठेवूया विश्वास देशातील जनतेवर असे अनेक प्रयोग करता येतील
एकदा या देशातल्या जनतेवर विश्वास ठेवा बघा अप्रतिम परिणाम मिळतील
हे माझ्या मनात येते हे काही सरकारी नियम नाही होऊ शकत
पण विश्वासाचं वातावरण तर तयार करु शकतो
आणि हे वातावरण तयार करणारे कुणी राजकीय नेते नाहीत देशातील एक करोड कुटुंबांनी ते तयार केले आहे
रवी नामक सद्गृहस्थांनी मला पत्र लिहिले आहे गुड न्यूज एव्हरी डे रोज शुभवर्तमान
ते लिहीतात की कृपया आपल्या अधिकाऱ्यांना सांगा की रोज एखाद्या चांगल्या घटनेबद्दल त्यांनी माहिती द्यावी
प्रत्येक वर्तमानपत्रात आणि वृत्त वाहिनीवर प्रत्येक ब्रेकिंग न्यूज त्रासदायक असते
शंभरसव्वाशे कोटी लोकसंख्या असणाऱ्या या देशात आमच्या आजूबाजूला काही चांगले घडतच नाही का कृपया ही परिस्थिती बदला
रविजींनी त्यांचा तीव्र संताप व्यक्त केला आहे
पण मला वाटते की हा राग माझ्यावरचा नसून भोवतालच्या परिस्थितीवरचा आहे
आपल्याला आठवत असेल आपले माजी राष्ट्रपती डॉ
जे अब्दुल कलाम नेहमी सांगत असत की वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर केवळ सकारात्मक बातम्या छापा
ते सतत ही गोष्ट सांगत राहीले
काही दिवसांपूर्वी एका वर्तमान पत्रानं मला पत्र लिहून कळवलं होतं की त्यांनी असं ठरवलं आहे की प्रत्येक सोमवारी एकही नकारात्मक बातमी ते छापणार नाहीत सकारात्मक बातम्याच देणार
हल्ली मी बघितले आहे की काही दूरचित्रवाणी वाहिन्या सकारात्मक बातम्या विशिष्ट वेळ ठरवून देतात
आजच्या काळात सकारात्मक बातम्यांचं वातावरण तयार होत आहे
अचूक बातमी चांगली बातमी लोकांना मिळावी असे प्रत्येकाला वाटतंय
हे खरं आहे की मोठ्यात मोठी व्यक्ती चांगल्यातली चांगली गोष्ट उत्तमोत्तम शब्दांचा वापर करुन चांगल्यातल्या चांगल्या पध्दतीने सांगितली जाईल तेव्हा त्याचा जेवढा परिणाम होतो त्याहीपेक्षा अधिक परिणाम सकारात्मक बातमीचा चांगल्या बातमीचा होतो
हे खरं आहे की भलेपणावर अधिक भर दिला तर आपल्यात वाईट गोष्टींसाठी फार जागा उरणार नाही
दीप पेटवला तर अंधकार दूर होईल होईलच होईल
आणि म्हणूनच आपल्याला हे कदाचित ठावूक असेल की ट्रान्सफॉर्मिंग इंडिया या नावाची वेबसाईट सरकारने सुरु केली आहे
एक संकेतस्थळ सुरु केले आहे या संकेतस्थळावर सकारात्मक बातम्या असतात
केवळ सरकारच्याच नाही नागरिकांच्या सुध्दा असतात
आणि हे असं पोर्टल आहे ज्यावर आपण आपल्याकडची एखादी चांगली बातमी पाठवू शकता
योगदान देवू शकता
रवीजी तुम्ही चांगली सूचना मांडली आहे पण कृपया माझ्यावर रागावू नका
आपण सारे मिळून सकारात्मक काम करण्याचा प्रयत्न करुया
सकारात्मक बोलण्याचा प्रयत्न करुया
सकारात्मक पोचवण्याचा प्रयत्न करुया
कुंभमेळा हे आपल्या देशाचे वैशिष्ट्य आहे
कुंभमेळा हे पर्यटनाच्या दृष्टीने आकर्षण केंद्र बनू शकते
जगातल्या फार कमी जणांना हे माहीत असतं की इतका दीर्घकाळ नदी काठावर कोट्यवधी लोक येतात
शांत चित्त आणि शांततापूर्ण वातावरणात सोहळा साजरा होतो
अशा घटना आयोजनाच्या दृष्टीने कार्यक्रम व्यवस्थापनाच्या दृष्टीने लोक सहभागाच्या दृष्टीने नवे मापदंड स्थापन करणाऱ्या ठरतात
गेल्या दोन दिवसापासून मी पाहतो आहे अनेक जण कुंभमेळ्याची छायाचित्रे अपलोड करीत आहेत
मला वाटते की भारत सरकारच्या पर्यटन विभागाने राज्य शासनाच्या पर्यटन विभागाने अशा छायाचित्रांची स्पर्धा घ्यावी आणि लोकांना आवाहन करावे की उत्तमोत्तम छायाचित्र काढून अपलोड करा
पहा एकदम वातावरण निर्मिती होईल आणि लोकांनाही कळेल की कुंभमेळ्यात किती विविधतेने भरलेल्या गोष्टी सुरु आहेत
हे अवश्य करता येईल
मध्यंतरी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मला भेटले होते
स्वच्छतेवर विशेष भर दिल्याचे त्यांनी सांगितले
केवळ तिथेच स्वच्छता असावी असे नाही तर तिथून परतणारे लोक हा स्वच्छतेचा संदेश घेऊन जातील
मला असं वाटते की कुंभमेळा हा धार्मिक अध्यात्मिक मेळावा आहे पण आपण त्याचे रुपांतर एका सामाजिक सोहळ्यात करु शकतो
संस्कार करण्याची सुसंधी असणारा सोहळा करु शकतो
तिथून परतताना चांगले संकल्प चांगल्या सवयी घेऊन त्या गावागावात पोचवण्याचे एक निमित्त ठरू शकतो कुंभमेळा
पाण्याविषयी वाटणारा स्नेह कसा वाढेल पाण्याविषयी वाटणारी कळकळ कशी वाढेल पाणी साठवण्याचा संदेश देता येईल यासाठी या कुंभमेळ्याचा उपयोग व्हायला हवा आम्ही तो तसा करायला हवा
माझ्या प्रिय देशवासीयांनो पंचायत राज दिनाच्या या महत्वपूर्ण दिवशी आज संध्याकाळी मी पुन्हा भेटेनच
आपणा सर्वांना अनेक अनेक धन्यवाद
नेहमीप्रमाणेच आपल्या मनातल्या गोष्टीने माझ्या मनातल्या गोष्टीशी एक अतूट नाते जोडले आहे याचा मला आनंद वाटतो पुन्हा एकदा अनेक अनेक धन्यवाद